हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. ते तलवार घेऊन अशे उभे आहेत आणि अम पाठीमागंन केशरी अ झेंडा असे फडकत आहे अ बाजुंनी फुलांच्या माळांनी सजवलेले आहे.

हे एक छानसं असं रथ आहे पूर्ण फुलांनी सजवलेले आहे परत बरीच माणसं उभी आहेत तिथं त्या रथाला समोर अशी दोन घोड आहे.

हे एक पेट्रोल पंप आहे ह्या पेट्रोल पंप मधे दोन मानस दिसतात.

इथे एक मोठा बोर्ड आहे पांढरा त्याच्यावरती खैबर रेस्टोरंन्ट असं लिहिलेलं आहे इंग्लिश मध्ये कन्नडमध्ये असं लिहिलेलं आहे त्या बाजूलापण आणि एक बोर्ड आहे.

इथे होलसेलच मोठं दुकान आहे परत बाहेर असं सामान ठेवलेलं आहे परत बाहेर असं पोती आहेत दुकानाच्या समोर हिरो होंडा गाड्या लावल्या आहेत|

एक मोठंसं मोठं असं तलाव आहे त्या तलावाच्या बाजूला मोठंसं असं झाड आहे आणि त्या झाडाच्या बरोबर ह्या कडेला--

एक मोठं असं चर्च आहे आणि हे चर्च लायटिंगने सजवलेलं आहे त्याच्या बाजूला हि खूप अशी लायटिंग केलेली आहे पांढऱ्या ह्याच्या मध्ये आणि रात्रीची वेळ आहे.

हे फुलांच दुकान आहे तिथं वेगवेगळ्या कलरची फुले आहेत कुंड्यामध्ये ती फुले ठेवली आहेत लाल गुलाबी पांढरा पिवळा परत चाफा --

हे महानगर पालिका आहे वरती केशरी असा पठ्ठा आहे आणि निळ्या अक्षरात महानगर पालिका बेळगाव असं लिहिलेलं आहे समोर गार्डन आहे छोट त्याच्या समोर मोठी मोठी अशी झाड आहेत.